या चित्रा मध्ये आपल्याला एक लोखंडी गेट दिसत आहे ग्रिल लावलेल.

या चित्रामध्ये आपल्याला एक खूप मोठा असा समुद्र दिसत आहे.

या समुद्राच्या पाण्यामध्ये काही लोक खेळताना दिसत आहे.

इथे काही एक व्यक्ति रेती मधून चालताना दिसत आहे रेती दिसत आहे.

तसेच छोटे छोटे हिरवे झाडाचे पाने दिसून राहिलेले आहे.

कापसा सारख शुभ्र अस पानी धबधब्या सारख पडताना दिसून राहिले आहे दोन धबधबे दिसत आहे.

या ठिकाणी अशोकाचे मोठे मोठे झाड दिसून राहिले आहे हिरवे.

आणि काही खुर्च्या ठेवलेल्या दिसत आहे फॅन दिसत आहे.

आणि ह्या ठिकाणी स्टेज च्या समोर काही--

पांढऱ्या खुर्च्या ठेवालेल्या दिसत आहे.

ह्या ठिकाणी एक मोठ झाड आहे ह्या झाडाच्या खाली ट्रॅक्टर उभ ठेवलेल आहे.

एक मोठी अशी नदी बघायला मिळत आहे.

आणि इथे माती दिसत आहे लाल सर रंगाचे गोटे दिसत आहे.

ह्या ठिकाणी हिरव गवत दिसत आहे.

आणि त्यांच्या पाया जवळ पिवळ्या कलर च आणि लाल कलर चा बॉल दिसत आहे.

आणि ह्या ठिकाणी पाण्यामध्ये आपल्याला निळ्या रंगाचे पट्टे दिसत आहे ऊन पडलेले दिसत आहे.

आणि ह्या बिल्डिंग च्या खाली काही दुकान दिसून राहिले आहे निळ्या कलर चा एक बोर्ड लागलेला दिसत आहे.

तारा दिसत आहे आकाश निळ दिसून राहिलेल आहे हलके ऊन ह्या ठिकाणी पडलेले दिसत आहे.

गुलाबी रंगाची एक ट्रेन दिसत आहे.

दुकानाच्या बाहेर काही वस्तु पोत्यांमध्ये दिसत आहे.

आणि हे ह्या ठिकाणी काही छोटे छोटे झाड दिसून राहिलेले आहे.

एक व्यक्ति दरवाजा जवळ उभा दिसत आहे.

गोल से शेप मध्ये एक दरवाजा दिसून राहिलेला आहे.

आणि ह्या ठिकाणी एक दोन असे--

आणि आपल्याला हलक्या स्वरूपाचे उन्ह पडलेले दिसत आहे.

ह्या चित्रामध्ये खुप मोठा हॉल दिसत आहे या हॉल मध्ये--

एक व्यक्ति कोट घालून समोर उभा आहे.

थोडी ह्या ठिकाणी हिरव गवत दिसून राहिलेल आहे.

तसेच ह्या ठिकाणी आपल्याला हिरवे हिरवे मोठे मोठे झाड दिसून राहिले आहे.

ह्या चित्रामध्ये आपल्याला एक्साइड --

आणि काचे मध्ये काही बॅटऱ्यांचे खोके दिसून राहिलेले आहे रॅक मध्ये बॅटऱ्या ठेवलेल्या दिसत आहे.

दुकानाच्या शटर ला कागदांच तोरण लावलेल दिसत आहे बाजूला एक दुकान दिसत आहे.

आणि इथे थोड छोटे छोटे झाड दिसून राहिलेले आहे फरशी दिसत आहे चपल काढलेले दिसत आहे माती गोटे दिस--

ह्या चित्रामध्ये आपल्याला एक रस्ता दिसत आहे रस्त्याच्या कडेवर--

ह्या ठिकाणी आपल्याला एक काळ्या रंगाची आणि--

रस्त्याच्या दोन्ही बाजूनी आपल्याला हिरव गवत दिसत आहे.

तसच मोठे झाड दिसून राहिले हिरवे.

रस्त्या वरुण काही लोक जाताना दिसून राहिलेले आहे.

टीना चे शेड दिसत आहे.

लाल कलरच्या दोन बकेटा दिसत आहे.

त्यांनी पांढऱ्या कलर ची टोपी डोक्यामध्ये घातलेली आहे.

एक इंजिनअर नि निळ्या कलर ची टोपी घातलेली दिसत आहे.

हिरवे हिरवे मोठे मोठे झाड दिसून राहिलेले आहे.

एक मोठा लाइट लावलेला दिसत आहे देव घर दिसून राहिलेलं आहे.

ह्या चित्रामध्ये आपल्याला एक स्विमिंग पूल दिसून राहिलेला आहे.

आणि एक मोठी बिल्डिंग दिसत आहे.

आणि ह्या ठिकाणी आपल्याला रेती गोटे दिसून राहिलेले आहे.

मंडपाच्या खाली बरेच लोकांनी गर्दी केलेली दिसत आहे.

एका रांगे मध्ये काही लोक उभे दिसून राहिलेले आहे.

संपूर्ण काळ्या दगडाचा किल्ला आहे.

हिरवे हिरवे झाड बघायला मिळत आहे थोड हिरव गवत मिळत आहे.

ह्या मैदाना मध्ये काही मुल खेळताना दिसून राहिलेले आहे.

आणि ह्या ठिकाणी आपल्याला मोठे मोठे--

पोस्टर लावलेले आहे चिपकवलेले दिसत आहे.